अ आपण इथे अ खूप वेगवेगळ्या प्रदा पदार्थांची टेस्ट घेऊ शकतो. इथे आपल्याला नवनवीन मित्र-मैत्रिणी मिळतात.

आपल्याला इथे अ आवळा कंठी चॉकलेट्स अ खूप काही मिळू अ अतिशय इथे अ गरीब ही लोकं घेऊ शकतात इथे आपण यांची सुविधा पाहून इथे आपण ऑनलाइन पेमेंट ही करू शकतो.

आपल्या जीवनातील एक वर्ष कमी होतो अ आपण इथे केक कापू शकतो डान्स करू शकतो पार्टी करू शकतो.

आणि अ इथे स्वस्त असे दरात आपल्याला चहा मिळतो आणि अतिशय स्वच्छ असे अ पद्धतीने आपल्याला ते चहा देतात.

हा आहे तलाव. इथे ब बगळा आ वेगवेगळे पक्षी प्राणी पाणी पिण्यासाठी येतात.

तो अ इलेक्ट्रिक वस्तू सुद्धा बनवतो तो अ आपल्या चढण्यासाठी घराला लावतो आप --

अ बघ ना आपणास जे आवश्यक आहे ते सामान आपल्याला इथ मिळत जस आपल्याला चहा पिण्यासाठी कप हवे आहेत तर आपल्याला इथ कप ही उपलब्ध असतात.

इथे आपल्याना बुक्स अ इथे आपल्याना अ खूप प्रकारच्या वस्तू मिळतात.

हे आहेत फुलमाळ चे दुकान इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुल उपलब्ध असतात.